हां काका बरा आहे बोला की. तुम्ही कसे आहेत? हाय चाललंय सध्या मजेमजेत. अभ्यास पाणी कसं चालू आहे तुझं?

मग आता काय कुठपर्यंत पोहचलेला आहेस कोविड नंतर सगळं विसरून गेलेला आहेस. हो आता काय बोलायचं दोन वर्षे कोविडमध्ये गेली. अच्छा अच्छा मग अभ्यास कसं ठेवलायस केला होतास का आत्ता परत चालू करतोय?

हां काका आता कोविडनंतर प्रोजेक्टचं काय झालं? नाना प्रोजेक्ट आम्ही तेंव्हापासुन सुरुवात ठेवली होती रे ते आता ते कोविडच्या अगोदर पूर्ण झालं बंद केलं प्रोजेक्ट गेला.

त्याच्यामुळे दोन तीन वर्ष तीन वर्ष माझी गेली कम्प्लिट वाया.

मागे

नानाबद्दल सांगाल का मला याची काय माहिती नाही ओ.

नानार मध्ये ना ग्रीन रिफाइलच्या नावाखालती एक केमिकल प्रोजेक्ट म्हणजे आपलं पेट्रो केमिकल कंपन्या आहेत. तर पेट्रोल शुद्धीकरणाचा एक कारखाना आहे मोठा जगातला तिथे टाकणार होते नानार आणि आजूबाजूच्या सतरा गावांमध्ये.

आणि तिथल्या लोकांना विचारात न घेता च्या नोटिसा

मग तो ज्यावेळी या प्रोजेक्टची माहिती इथल्या स्थानिक लोकांना समजली त्यांना विचारात घेतलं गेलं नाही.

आणि याची तीव्रता एवढं मोठं हा रेड कॅटेगरी झोन मधलं प्रकल्प आहे.

ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. मीन्स याच्यापासून प्रदूषण जे होणार आहे ते खूप म्हणजे अर्धा भाग त्यामध्ये हे जाणार होतं

नितीन जठार आहे आणि सचिन चव्हाण आहे अशा सगळ्या मंडळींनी. त्याची सगळी माहिती काही ठराविक लोकांना दिली गावकऱ्यांच्या जे मेन मेन होते ही मग आम्ही संघटना तयार केली. त्या संघटनेमध्ये सचिव म्हणून काम केलं.

आणि त्या संगटनेतून जाऊन आम्ही सगळ्या लोकांना जागृत केलं.

राजापूरमध्ये काढले तिकडे देवगडमध्ये काढलेत.

काही नाही झालं मग नंतर यावर तीनचार मोर्चे घेऊन गेलो.

दिल्लीला राहुल साहेबांची भेट घेतली. राज ठाकरे साहेबांची भेट घेतली. पाच ते सहा वेळा उद्धव साहेबांना भेटलो. आणि बाकी सगळे अशोक चव्हाण वगैरे आहेत बाकी सगळ्या मंडळ्यांना इथल्या सगळ्या लोकांना मिळून तो प्रोजेक्ट आम्ही अ खूप आंदोलनं केल्यांनतर कॅन्सल करून घेतलं आहोत. आणि तो त्याच्यामुळे कोविडमध्ये आम्ही थोडं रीलिफमध्ये होतो प्रोजेक्टच्या संदर्भात

हां पण आता असं झालंय परत त्यांनी काय केलं हे सरकार बदलल्यानंतर तो एक जागा बदलली ती आणि कोंकणातच आमच्या नानारचे पुढचे गाव एक पाच दहा किलोमीटर सोडून

पण त्याच रिपोर्ट झालेलं नाहीये.

त्याच्यामुळे ते तिथं करू शकतो किंवा असं म्हणता येत नाही.

पण त्यांचा जोर आहे जसं ते माहोल तयार करतात. पण त्यांनी जी मंडळी आहे तिकडची. त्या लोकांनी पण असेच ने तिकडे विरोध केला मोठ्याप्रमाणावर.

या प्रकार बातम्यांमध्ये पण येत होतं ना टीव्हीवर? हां बातम्या देतायेत केंव्हा केंव्हा देतायेत. समर्थनाचा पण देतायेत विरोधाच्या पण देतायेत समर्थन करणारी जी मंडळी आहे.

म्हणजे तिथल्या कोंकणातल्या फूड गुजराती मारवाड्यांना जमिनी विकल्या गेल्यात. त्यांची केलेली दलाली ज्यांनी खाल्ली ती मंडळी जी आहे.

समर्थन करते की त्यांनी कुठंतर हे आहे आणि कंपनी पण खूप मोठ्या प्रमाणावर ज्या दलाल लोकांना पैसे देतीये की त्यांना तो

कच्चा माल म्हणा तयार झालेला माल

तिकडे झालं तर खूप फायदा होईल म्हणून.

झालं सगळी फॅमिली डिस्टर्ब झाली. गोष्टीत अडथळे आलेत. केंव्हा पण उठून जायचं लागायचं पुन्हा ते त्यातली स्टोरी सांगतो.

तर त्यांनी

आणि मला मी कामावरती निघालो होतो. एक वाजता मला फोन आला. की त्यांची दिल्लीला गाडी पकडून जायचं आहे म्हणून.

सकाळी तुम्ही कुठे कुठे मुंबई सेंटरपर्यंत पोहचू म्हणून

माझी मिसेस जॉबला जाते माझा मुलगा

आणि अशा टाईमिंगला कुठला विचार न करता जावं लागलं.

त्यांनी बाकीचा वेळ तर कसं पण प्रवास करायला लागला कोंकणामध्ये पण आंदोलन करायला जायला.

पोलिसांचा त्रास होता इथे आम्ही आंदोलनं करायचो.

त्यांना लेटर दिला तर ते आम्हालाच बोलायचे सारखे.

शेवटी आम्ही घालवलं आता बघूया या टाईमिंगला काय होतंय ते.

मग काय आता पुढच्या अभ्यासाचा विचार काय आहे

नाही नाही आता भरतीची तयारी करतोय करियर ऑप्शन वगैरे.

हां टीव्हीवर दाखवत होते ते ऑनलाईन फॉर्म चालू केले भरतीचे. कालच मी ऐकलं.

फॉर्म भरून

हं आता बारा डिसेंबरची मुदत होती आता अजून वाढवली फॉर्म पेंडिंग आहेत ना

हा पण वाढवली ठीक आहे होत नाही म्हणून आणि

हां ते पेंडिंग आहेत ना फॉर्म साईडपण लोडखाते.

नाही बातम्यावरती मी कालच ऐकलं ते असं आता जरी परत हे करायला गेलं फॉर्मची साईड ओपन केली तर तीस तारीखच लास्ट डेट दिसते ड्यू डेट दिसते त्याच्यावर. हां असं आता म्हणतायेत तसं पण बघू फॉर्म भरलेत.

तयारी म्हणजे एक्झॅक्ट तू काय प्रीप्रेअर केलंय?

नाही मग त्याचं क्लासेस लावलं केलं काय म्हणजे तयारी म्हणजे नक्की काय करतोय आता तू?

घरी येऊन परत त्याचं वाचन लेखी पण असते ना.

किती अकॅडमी आहे एकच अकॅडमी आहे का वेगवेगळ्या अकॅडमी आहेत?

नाही नाही एकच अकॅडमी आहे. महालक्ष्मीला

हां लेखी आणि ग्राउंड दोन्ही पण घेतात. प्रायव्हेट पेक्षा गव्हर्नमेंट बरं आहे ना.

ना कोविड आलं तरी टेन्शन ना काही आलं तरी. मग तुझं कॉलेजचं ऍडजस्ट कसा करतो तू दोन्ही ठिकाणचं तू? आता सध्या तरी टीवाय आहे ना तर सध्या तरी कॉलेज आणि संध्याकाळी भरतीची क्लासेस सकाळी ती अकॅडमी संध्याकाळचं आणि मग अभ्यास याचा टीवायचा अभ्यास? दुपारी क्लास क्लास नंतर मग अकॅडमी आणि मग त्याच्यानंतर घरी यायचं आणि मग रिविजन करू झोपायचं झालं एक्झाम असेल या मे महिन्यामध्ये

आणि भरती आता डिसेम्बर जानेवारीमध्ये येईल.

व्यवस्थित करायला लागणार आता काय याच्यातून काही ठीक आहे एक महिना जाईल पण तुला अभ्यास करायला टीवायचा खूप कमी वेळ राहतो. मार्च एंडिंग ला काही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा असणारच.

तोपर्यंत याचे रिजल्ट लागूपर्यँत तुम्हाला प्रॅक्टिस तर करावी लागणारच.

म्हंटल कीत्याला पण जाम पॅनिक बघा हे बघा तेवढं रनिंग ठेवा बाकीच्या गोष्टी लागतात तेवढा टाइम गावची मुलं आपल्यापेक्षा ठरतात ना ग्राऊंडमध्ये.

असतं. ते शेती बरेचशे गोष्टी हार्ड वर्क करतात.

आणि त्यांना कसं इकडे जा तिकडे जा या त्यांना अव्हेलेबल नसतात

त्यांना चालण्यामध्ये भले धावणं नाही चालण्यामध्ये चालण्याची त्याप्रमाणे.

त्यांचे ते हार्ड वर्कमुळेच ते करतात. आपल्याला तेवढं करायचं म्हंटलं की टेन्शन येतं ती जी हवा आहे ना हवा

आपली मुंबईची हवा ना खूप प्रदूषित आहे.

फरक पडतो त्याच्यावरती मग

हुं हुं हुं परत आपल्या खाण्यात पण तेवढं

हा म्हणजे आहेत ती काही लोकं नॅच्युरली खातात. मग नॅच्युरल सगळे खतं वापरून

फास्ट फूड खातो ना ते लोकं फास्ट फूड खात नाही जास्त प्रमाणामध्ये. याच्यातनं चान्सेस

वडापाव

ते बरंय डाएट बरं आहे त्याच्यासाठी की मी

ते तर त्यांना ते बाकी थेरडी गेली की त्यांना प्रॉब्लेम होतो त्यांना तेवढं आपल्यासारखी मिळत नाहीत. हां दुकान वगैरे करू

ठीक आहे त्यांनी ते लिखाणामध्ये फसतात. कारण का त्यांना ते नाही जनरल नॉलेज केंव्हातरी बातम्या ऐकल्या तर असं असतं.

त्यांना अव्हेलेबल नाहीयेत चांगली अकॅडमी नाहीये त्यांच्याजवळ. आता त्यांना आमच्या वरून जर विचार केला ना

दीड तासामध्ये माणूस अभ्यास करून मोकळा होतो.

कंपनीचं

फार्मा आहे ठीक करतं मशीन आहे.

की पूर्ण त्याच महाराष्ट्र आणि गोवाचं पूर्ण इन्चार्ज आता मी आहे माझ्या कम्पनीमध्ये त्यांनी मला सिलेक्शन करून केलंय. तेंव्हा मी काय करतो पहिला एक नेटवर्क तयार करतो, डिस्ट्रिब्युटर लोकांचा.

मेट्रो सिटी ज्या मोठ्या मोठ्या सिटी आहेत मुंबई, पूना, नाशिक, औरंगाबाद, नागपूर

ठीक आहे असं रत्नागिरी. अशा अशा सगळ्या ठिकाणी आम्ही दोन दोन तीन तीन डिस्ट्रिब्युटर बनवतो.

आणि ते लोकं काय करतात त्याचे डॉकटर आणि हॉस्पिटलला त्यांना हे करायचं असतं.

हां पण माल हे काय डायबेटिजचं मशीन आहे येतात.

मग त्यासाठी आम्हाला त्यांना

थोडा आम्ही आमच्याकडून डॉक्टरांना भेटून

आणि त्यांना माहिती सांगून जरा पटणार त्यांना रेट द्यावा लागतो चांगला र बाकीच्या कंपनी तर रेट पण देतात. आणि मग ते दिल्यांनतर त्यांना पटलं

डेमॉस्टेशन वगैरे द्यावं लागतं डेमो झालं मग ते ऑर्डर देतात मग ती ऑर्डर

जी मुलं आहेत मग ती डिस्ट्रिब्युटरला देणार डिस्ट्रिब्युटर सप्लाय देणार. आणि मग ते एकदा चैन साखळी तयार झाली तर मग ते चालूचं राहतं मग. जोपर्यंत आपण त्यांना चांगली सर्व्हिस देतोय. त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतोय ना तोपर्यंत ते चालूच राहतंय. तोपर्यंत काही प्रॉब्लेम येत नाही.

हां मग तोपण असं वाढत वाढत

आम्हाला कंपनीचं टार्गेट असतंय ते टार्गेट कंप्लिट करून द्यावं लागतंय दर महिन्याला.

कुणाला कुणी बॉक्स विकले पाहिजे एवढ्या लाखाचा धंदा झाला पाहिजे

टाइम द्यावं लागणार मग तुमची वर्किंग स्टाईल कशी असणार? कुठे वर्किंग करणार? जर एवढं तुम्ही तर आम्हाला पस्तीस लाखाचा बिजनेस तुम्ही

मग ते कसं होतं सगळं प्लॅन द्यावं लागतं मग ते प्लॅन केल्यानंतर

नवीन डिस्र्तीब्युटर्स सुद्धा लागतात माणसं सुद्धा लागतात.

ग्राउंड फ्लोअर बी करावं लागतो.

जायचं कुठलं मशीन आहे काय आहे? Coughing आणि मग तिथल्या डॉक्तरांना भेटायचं सांगायचं डेमॉन्स्ट्रेशन द्यायचं आणखी काही काही डॉक्टर लगेच ऍग्री होतात काही लोकं नंतर सांगतात मग ते वेगळ्या लिस्टने लिहून ठेवाव्या लागतात.मग त्यांना परत फोल्लो अप द्यावा लागतो. तर तुम्हाला मी कॉल केला होता नाहीतर फोनवर ऐकले तर परत जाऊन भेटावं लागतं.

सगळं करून मग

असं थेंबे थेंबे तळे साचे करत करत माझा मेन जे टार्गेट आहे

पुण्यावरून एवढा लागतो. एवढ्या लाखाचं एवढं करून करून ते

आणि आता ते तुम्ही बोललेले बघा ते तुम्ही डिस्ट्रिब्युशन वगैरे देणार तू आता एका कुठल्या तालुक्याच्या जिल्ह्यामध्ये आहेस तर आम्ही काय करतो एका जिल्ह्यामध्ये दोनच जास्त देतो काय होतं तीन चार दिलेत ना

मग ते एकमेकांच्या डॉक्टरांना जाऊन भेटतात.

आणि मग काय करतात ते अकाउंट मला मिळायला पाहिजे म्हणून एकमेकांना भांडण करतात दोघांचं पण निघून जातं. म्हणजे आता समजा एका तालुक्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये सहा तालुके आहेत

तीन तालुक्यामधली हॉस्पिटल डॉक्टर तू करायची तीन तालुक्यामध्ये तू करायची. आणि त्यांच्यामध्ये जाऊन त्यांनी त्यांनी त्याच एरिया मध्ये जायचं त्यांना भेटायचं किना डॉक्टरांना

ते त्यांना सांगायचं आम्ही त्यांना दिलं पाचशे रुपयाला आम्ही तुम्हाला सहाशे रुपयाला एक देऊ.